त्याच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे सरकारने आणि तुम्ही जे मागं पाणी पाहत आहात ते खूप मोठी नदी आहे ते फक्त पानी नाहीये ती खूप मोठी नदी आणि इथे आम्ही रोज़ येतो आणि पोहतो तुम्ही पन पोहा.

पाहत आहात हे औरंगाबाद मराष्ट्रामधले दृश्य आहे खूप चांगला वाटत इथे येऊन मी इथं दररोज येतो सकाळी दहा वाजता आणि दुपारी बारा वाज--

घरी जातो आणि इथं मला राहून खूप चांगल वाटतो आणि हे खूप चांगली प्लेस आहे.

तुम्ही जे पाहता तुमच्या डोळ्यासमोर आहे किती सुंदर आणि किती सुंदर है तुम्हाला दिसत आहे है तुम्हाला खूप कमी किमतीत मिळतील फक्त औरंगाबाद महाराष्ट्र मधी-

बाद महाराष्ट्र मध्ये हे टावर उभारण्यात आलेल आहे.

आणि याचा उत्घाटन करण्यासाठी आमचे शिवसे शिवसेनेचे शिवसेनेचे कार्यकर्ता माननीय श्री उम् श्री रविकिशन भाऊ आलेले होते आणि याच उत्घाटन केलेले होते.

औरंगाबाद महाराष्ट्रा मध्ये आमचं वानखडे स्टेडियम आहे इथं दररोज संध्याकाळी लहान मुलं खेळतात आणि दुपारी--

आम्ही खेळतो अ संध्याकाळचे लहान मुल खेळतात ते इथ हॉलीबॉलची प्रॅक्टीस करतात आणि क्रिकेट ची प्रॅक्टिस करतात त्याच सोबत सोबत इथ मुली पण खेळतात आणि मुली खोखोची प्रॅक्टिस करतात.